तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतकरणाने पुनरागमनायच म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो रात्रीचे दहा वाजले होते आता तास भरात लेहला पोहोचू उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या वीर चेहऱ्यांना करकचून break लागला थंडीमुळे चेहरे झाकलेले तीन जण torch च्या प्रकाशात भयाण वातावरणात अधिक पडत आम्हाला परत जायला सांगत होते कारण पुढे खे खलसे चा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट

आहे असं त्या तीन जणांनी सांगितलं बाई साहेब हमारे चौंतीस लोगों का परिवार आपके हवाले करते है सिर्फ TCP तक जाने की जरूरत दीजिए अगर कुछ बात न बनी तो हम वापस जायेंगे

आम्ही आता येतो असं सांगून आम्ही गाडीतून उतरलो TCP वर पोहोचलो भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे सडे दहा वाजले होते खूप खटपटीनंतर कर्नलला फोन लागला आणि समोरून आवाज आला. अरे कैसे हो आप मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो चिंता करू नका माझा एक बंदा येईल. तुमची त्या unit मध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो रात्री सडे दहा पर्यंत आमची वाट पहाले पाहणारे पुढची सोय करून ठेवणारे कर्नल सेवा परमोधर्म लष्कर बद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पुतळीत आमच्यावरील ऋणाचे एक एक गाठोडं जमा होत होत. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं समोर आला आणि म्हणाला या माझ्या मा मागोमाग का कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्यांच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होत. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्धा प्रमाणे unit मधील आठ दहा जणांनी आमचं जोरदार स्वागत केलं आधी आम्हा छत्तीस जणांना वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातले. वयाप्रमाणे चार ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केल. रात्रीचे बारा वाजले होते. आप हमे मिलने के लिये इतनी दूर मुंबई से आते हो हमे भी आपके लिये कुछ करणे का मौका दिजिये सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न ऊमऱ्या चेहऱ्याला आत्यंतिक कार्य कार्य कर्ते कार्य विभरित केलेलं आमचं हे अतित्य ठायी ठायी. माझ्या शहरातील आत्मकेंद्रीय आणि संकोचीत आयुष्याला धक्का पोहचवत होत. स्वयंमधून कोहम असा निनाद उमटत होता. लेह आणि चौदा कोर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होत तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती दोन हजार सात साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कनरलझा यांनी दिला होता. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का? सहकार्य करतील का? आम्ही कर्नल साहेबांच्या केबिन पर्यंत पोहोचलो होतो. तीच केबिन तीच खुर्ची तशीच वर्दी माणूस बदलला पण तीच वृत्ती कर्नल राणा कर्नलझा यांनी आमच्या विषयी त्यांना आधीच सांगितलं होत. त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेच बोलत होते समाजात होत जाणारे बदल बदलांबद्दल थोडे व्यतीत होते ते म्हणाले आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भविष्यव आणि इथलं वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक आहे tv मुले समाजातला उद्धटपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिगरीचं होत. होत चालला आहे मला फार आनंद होत आहे कि तुम्ही सैनिकाला समजून घ्यायला इथं येत असत या तुम्ही नेहमी येत जा आम्हाला सैनिक लावला माणूस कळू लागला होता.

द्रास कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांच स्मारक विजयस्तंभ तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडलेल्या भारावलेल्या निःशब्दतेचा भाग भन्ग करत आमच्या बरोबर आलेली भाग्यश्री भावुक होऊन उद्गारली कदाचित तीच हे स्वागत असावं पण तरीही मी विचारलं कसलं ग?

साक्षीदार आहे इथल्या मातीचा कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचक कारी इतिहा इतिहास आहे तो रोमांस रोमांचक जाणवतो आहे. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही देशप्रेम देश अभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का ग आपलं आणि त्यांचं काही देणंघेणं लागत नाही का? लेह नुब्रावली पॅंगॉन्गलेग आणि शेवटी द्रास कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे भरभरून बोलणारे जवान आणि त्यांची लष्करी अदब प्रांत धर्म जात भाषा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेलं केवळ भारतीयत्वाचं सुगंध लिहायलेले सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान त्यांच्या शौर्याची धाडसाची खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरु केलेल्या मिशन लढाक च हे शेवटचं पाचवं वर्ष भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली. हे त्यांचं पडली त्याच्यासाठी केला होता अट्टाहास गेल्या पाच वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथे गेल्यावर आपला अहंकार बडेजाव आणि प्रतिष्ठपणाची पडलेली फूट निखळून पडत आहेत. लडख लडाखच्या भिन्नभिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी रौद्र आणि हिरवळीच दुराव्याने दुरण्यव्य संबंध नसलेला कठीण भूप्र भूप्रदेशात राहूनही ममत्व बंधुभाव जपणाऱ्या नाते जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटलं की आपली माणसं भेटल्याचं गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत. त्यांना आपण जपलं आहे. जपलं पाहिजे. त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिल पाहिजे. आम्ही पाच वर्ष रक्षाबंधनासाठी लढाक ला group घेऊन येत आहोत याचा प्रचंड अप्रूप वाटून bigrodear कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. एकोणविशे नव्व्यान्नव मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तेलोनलीत खचते. करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्या सारख्या सामान्य माणसाला भेटायला येतात. यात याच्या करता मोठा सन्मान तो कोणता आहे कृष्णा भाद्रो महिन्याचा कृष्ण पक्षातील अष्टमी हा सर्वात मंगळ दिवस आहे या दिवशी पुराण पर्शुत्म सर्व वृक्षा चे नायक शक्ष्यात सनातन स्वरूप ब्राह्मण भगवान श्री कृष्ण या पृथ्वी वर अवतारले भावगवान श्री हरी विष्णू ची दर्शनाची हि तारीख

तिचा नाव प्रभू मनोतरात शंकास्पद असल्याचे सांगलीतले आणि वासुदेवाचे प्रजापती होते कृपा नवाचे त्यानी कठोर तपस्या करून भगवान हरी श्री भगवान श्री हरी ले म्हूणन त्यांचा पहिल्या जन्मी भगवान अं श्री गर्भाच्या रूपात दुसऱ्या जन्मात भगवान वामन आणि शीतळ या जन्मी भगवान श्री कृष्ण साक्षात परम ब्राह्मण म्हणून प्रकट झाले भगवान श्री कृष्ण

प्रारंभी त्यांची पुर्निर्मिती करतात असा असंख्य विश्वासीत स्वामी भगवान श्री कृष्ण गोलका मध्ये निवास करतात. धर्माच्या स्थापने साठी भगवं त्यांनी जे कार्य केले ते सर्व प्रतिमांच्या कल्पने पलीकडले आहेत राजा रवि वर्मा ह्यांनी श्री कृष्ण आणि माता यशोदा

त्यांनी लहान पनी पुतना आणि बकासुर अधासुर शक्तीसूर धेनु धेनुकासुर शंकासुर इत्या भय भयंकर रक्षाची अनेक कृत्य केली याम यमुक ने कल्याण वाचा शोध

जेव्हा भ्रमजी ने गाय गव अं गवंतस्व आणि गोपालकांचे अपहरण केले तेव्हा भगवान डाकून त्यांचे अज्ञान धूर केले गिरीधर त्यांच्या पुजेने इंद्रा ला राग आला तेव्हा त्यांनी केलेल्या पण्यच्या च्या वर्षाच्या दरम्यान भगवान श्री कृष्णानाने गिरिरात भोजनानं बोटा वर सात दिवस धारण केले आणि व्रणधाचे रक्षण केले तेव्हा इंद्रा ने भक्तांच्या पाया पडून

पण त्यांच्या मृत्यू नतंर पण सासरा जरासंधा ने भगवान श्री कृष्ण वर हल्ला केला तेव्हा जरासंधाला सतरा वेळा पराभव पत्कारावा लागला जोगमायेने जग कृष्णाला देव हा सन्मान सामान्य मनुष्य आहे असे अज्ञान

भगवान श्री कृष्ण ने उजैन मधील संदीपान मुगमी अंकांनी उक्मिणी त्यांचा संपूर्ण वेष शिकले अवघ्या चौशत दिवसात मध्ये जेव्हा गुरुनानी आपल्या मृतप्रता पुन्हा मागणी केली तेव्हा भगवान श्री कृष्ण स्वतःच यमराज कडे गेले आणि त्यांच्या गुरुदाचा मुलगा परत करण्याची अं परवानगी दिली सक्षात प्रेम गराच्या परवानगीनी यमराज ह्यांनी गुरुपुत्राला परत पाठवले अश्या रीतीने देवाने गुरूंना गुरुदक्षिणा स्वरूपात

प्रियकर भगवान श्री कृष्ण ने आपला मित्र सुधामाचे

भगवानांनी वृंदावन अतिशय सुंदर स्वार्तक केले वृंदावन हे पराक्रम परमेश्वराची मंत्र मुक्त करण्याचे ठिकाण आहे ह्या ठिकाणी भगवान आपल्याला बालपणीच्या मित्राच्या भिलारी ह्यांनी भारतीयांनी इतर गोष्टीन सोबत महाराजांनी

वान्न्यानाची विनंती मान्य केली रानांगांवर सवृषणांर आपले नातेवाईक पाहून अर्जुन मोहित झाला अर्जुनाच्या नामक अज्ञानसाठी भगवंताने अर्जुनाला वेध मी आणि सत्रांचा सारांश श्रीमंत श्री ममते च्या रूपात सांगितले ज्या मध्ये अर्जुनांना ब्राह्मणांच्या अंधकार नष्ट झाला भगवान जरी तो अमर अविनाशी आणि सर्व प्प्रणाने देव असला तरी तो त्यांचे स्वभाव ला वष करून आपला योग ना योग चार

कडे आणि दुसर्यांचा नाश करण्यासाठी आणि खरा सनातन धर्म स्थापित करण्यासाठी साकार होतात भगवान हे सर्व देव आणि महर्षी चे कारण आहेत त्या मुळे भगवन प्रकट लीला देवन देवतांना आणि महर्षींना ज्ञान नाही देत देवाने समाजातील अनाचार अधर्म अन्याय दूर केला नंतंर भगवंताने अर्जुनला त्यांचे वैतीक रूप दाखवले त्याम ह्या मध्ये अर्जुनान संपूर्ण जग भगवंताचे रूपात पहिले भगवंताचे हे रूप अथ अथांग होते जे पाहून अर्जुनाला दिशां अर्जुनाला दिशांचे ज्ञानहि होत नव्हते देवाने माता यशोदेला हि बालपणीचे रूपात देव त्यांचे विश्व रूप दाखवले ईश्वराचे बाल बालस्वरूप हे देवी साक्षात आणि परिपूर्ण संचिदणाचे अवतार आहे वेद ह्या स्वरूपाचे वर्णन करतात भागवतांचे वेद शिकवू सत्य शाश्वत आनंदमय मयूरी

तू काय करत होती? अरे माझं आई-पप्पा सोबत गप्पा मारते मलाही माझ्या आई-पप्पाची खूप आठवण येते. बघ, माझे आई-पप्पा गावाकडं आहेत. मी हिकडं आहे. हो, मलाही मी ही बाहेर असल्यावरती मलाही आई-पप्पाची खूप आठवण येते माझा छोटा भैय्या खरंच आपले आई पप्पा आपल्यावर खरंच किती प्रेम करतात ना गं.

हम्म तेच आहे बघ ना, आपले आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात कष्ट करून आपल्या शिक्षणाला पैशे लावतात, आपल्याला पाहिजे तेवढे थाट पुरवतात, पाहिजे त्या गोष्टी सगळं देतात. हो आपल्या आई-वडलाइतके कुणीच आपल्यासाठी करू शकत नाही कारण त्यांनी आपण जेव्हा छोटं त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी सपोर्ट देखील करत नाही आणि वाईट वेळ येते साथ देतात आणि चांगल्या वेळेतही तेच साथ देतात आपली. हो बरोबर आहे. आपले जे आई-वडील आहेत ते आपल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सोबत राहतात. आपल्याला सपोर्ट करतात. आपल्याला धीर देतात. आधार देतात. आपण चांगले काम करावं, आपण मोठ्या पदावर जावं हे आपल्या आई-वडलालाच वाटत असतं. आई-वडलाशिवाय असं कुणीच नाही की ज्याला वाटंल की आपण खूप मोठे व्हावं मोठ्या पोस्ट वर जावं. फक्त आई-वडील एकमेव असे आहेत की त्यांना असं वाटतं की आपले जे लेकरं आहेत हे माझं, माझं लेकरू हे माझ्यापेक्षा मोठं झालं पाहिजे फक्त आपल्या आई-वडलांना असं वाटत असतं. आणि ते त्याच्यासाठी खूप प्रयत्न देखील करत असतात. त्यांना चांगले संस्कार देणं, चांगल्या चांगल्या शाळेत शिकवायला टाकणं, वेगवेगळ्या म्हणजे त्यांना लागणाऱ्या सर्व वस्तु घेऊन देणं हे सगळं काम आई-वडील करत असतात. हो तुला तर माहितीच आहे, आई-वडील आपल्यासाठी किती करतात, आपलं कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाहीत. त्यांनी आजपर्यंत आपल्यासाठी खूप काही केलेलं असतंय. आणि आपल्याला शिक्षणासाठी मदत करतात ज्यांनी लहानपणी पासनं तर मोठे आपण जॉबला लगेपर्यंत ते पूर्ण आपला खर्च पुरवतात. कुठलाही न स्वार्थ ठेवता त्यांनाही आपली जास्त अपेक्षाही नसते आपल्याकडून जसे इतर व्यक्ती अपेक्षा करतात तसं आई-वडील कधीच कोणत्या गोष्टीची आपल्याकडून अपेक्षा करत नाहीत. हो बरोबर आहे, आई-वडलाचं प्रेमच निस्वार्थ असतं आणि मलाही भाऊ आहे. तू बोलली ना तसंच. माझाही भाऊ खूप भांडण होतं आणि खरंच इतके भांडण होतं ना आमचं टॉम अँड जेरी सारखं भांडणं वगैरे होत असतं. पण इतकं भांडणाच्या माघारी आमचे एका म्हणजे मला खूप जीव लावतो. परत त्याचा खूप जीव असतो बहिणीचा भावामध्ये, भावाचा बहिणीमध्ये. खरंच खूप जीव असतो. फक्त ते दाखवत नाही, उगचच कोणत्याही गोष्टीवरुन भांडण वगैरे करत असतो.

हो. हो, मलाही भाऊ आहेत, माझ्यापेक्षा छोटा आहे. आणि माझा आणि त्याचं देखील खूप भांडण होतं पण जेव्हा आम्ही सोबत असतो तेव्हा आम्हाला एक आम्हाला एकामेकाची किंमत कळत नाही. पण जेव्हा आम्ही दूर जातो ना तेव्हा खूप म्हणजे आम्हाला आठवण येते कारण आम्ही असं जवळ असल्यावरती खूप भांडण ते करतो. पण लांब गेल्यावरती नाही करू शकत ना भांडण तेन. तर तेव्हा खूप आठवण येते. हो तेच मलाही माझ्या भैय्याची खूप आठवण येते, आता मी दूर राहते ना तो मला

हो बरोबर आहे. माझी मला, तुला बहीण आहे का? मला बहीण सुद्धा आहे. माझी बहीण मला खूप जीव लावते बघ.

ती देखील मला खूप म्हणजे जीव लावते. म्हणजे माझा काही चुकलं तर समजून सांगते. आणि मोठी बहीण देखील आई आईसारखीच जीव लावत असते आपल्याला. आई जरी घरी नसेल तर तीच आपली आई होऊन आपल्याला जीव लावते, समजून सांगते, धाक दाखवते. हो माझी बहीण पण अशीच आहे जिथं रागवायचं तिथं रागवते, जिथं प्रेमाने बोलायचं तिथं प्रेमाने बोलते. माहिती आहे का माझी बहीण तिच्या स्वतःच्या वस्तु असतील रेग्युलर यूजच्या असतील किंवा कोणत्याही वस्तु असं तिचा ड्रेस असतील, साड्या असतील, काहीपण असुदे तिचं ते अशी एक ही वस्तु नाही की ती मला देत नाही. तिच्या प्रत्येक गोष्ट माझ्याजवळ मला देत असते, ती कधीच विचार करत नाही. मला लागंल का काही. तिला जर मागायची सुद्धा गरज नसते लगेच मला देऊन टाकते तिच्या प्रत्येक वस्तु ती मला देती. आणि खूप जीव लावते. आणि जिथं धाक दाखवायचं तिथं धाक पण दाखवते, जिथं राग दाखवायचं तिथं राग पण दाखवते. हो तुला तर माहिती आहे दीदी कीती धाक दाखवत असते. आणि एक म्हणजे मोठी बहीण जर असेल तर आपण देखील कुठलं चुकीचं काम करू शकत नाही कारण ती आपल्याला खूप चांगलं सांगणारी असते जसं जे आपण आईसोबत नाही तिच्यासोबत बोलून दाखवू शकतो. ती कोणतं बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे आपल्याला सांगू शकते आणि आपलं निर्णय कधीही न चुकता आपल्याला होऊ शकतात. निर्णय आपले जास्त चुकत नाहीत. नाहीतर मोठी बहीण असेल तर. हो, जेव्हा आपली मोठी बहीण असते ना, ती आपल्यासाठी एक आईसारखी पण असती, एक मैत्रीणसुद्धा आपली मोठी बहीण आपल्यासाठी असते.

हो ते आपलं जर आपण जरी बाबा आई जरी मंदिराचा कळस असंल ना, तर हे मंदिर आहे, घराचा कळस जरी आई असंल, मंदिराचा कळस जरी आई असंल तर मंदिराचा खरा पाया जो असतो ना तो पप्पा असतात. आपल्याला वाटते की केव्हा आपले पप्पा आपल्यावरती रागवतात, चिडतात, बोलतात मग आपल्याला ते चांगलं वाटत नाही. मग त्यांचा राग यायला लागतो किंवा लहानपणी आपल्याला कळत नसतं. त्यामागचं प्रेम आपल्याला दिसत नाही. आपल्याला वाटतं की पप्पा चिडतील, रागवतील, पप्पा चांगले नाहीत पण खरं विचार करायला गेलं,

हो तू जे म्हणती ते बरोबर आहे, कारण पप्पा जर नसेल तर खूप म्हणजे असं घरामध्ये वेगळंच वाटतं ना कारण मोठा माणूसच आई आई जी असती ते घराच्या आत सांभाळते पण पूर्ण घर सांभाळण्याची जिम्मेदारी पप्पावर असते. आणि घराच्या आत काय सांभाळायचं ती जिम्मेदारी तरी आईवर असणार पूर्ण घर सांभाळायची जिम्मेदारी पप्पावर असती. आई जरी घराच्या आत करून घालत असती ना तर त्या घराच्या आत आणायचं काम पप्पा करत असतात. हो बरोबर आहे तुझं की बाहेर पप्पांनाच पहावं लागतं आई कितीही घरात केली तर बाहेर पप्पांनाच पहावं लागतं. हो पप्पांनाही सगळं सांभाळावं लागतं. परत बाहेर समाजामध्ये ही त्यांनाच फेस करावं लागतं. त्यांच्यामुळे आपल्यालाही कुठली चुकीची गोष्ट करता येत नाही आणि ते ही आपल्याला काही करू देत नाहीत.

प्रत्येक वेळीस मार्गदर्शन करतात त्यात आणि स्वतःच्या जीवापेक्षा पण जास्त आपल्याला जपतात. प्रत्येक गोष्ट आपण चांगली करावी म्हणून त्यांचा धाक दाखवणं पण खूप येत आहे कारण आपण जर त्यांचा धाक असलं तरच आपण चांगले कामं सगळे कामं व्यवस्थितपणे करू शकतो आणि खरंच प्रत्येक आई-वडलांना ना म्हणजे प्रत्येक आई-वडलांनी आपल्या मुलांना कुठं ना कुठं म्हणजे एक मित्रांसारखं तर राहायलाच हवं पण कुठं ना कुठं काही प्रमाणात तर धाक पण असायला हवा कारण

हो आणि तुला तर माहिती आहे, भैय्यांचं देखील तसंच असतं, आपल्यापेक्षा मोठा भाऊ असो किंवा छोटा भाऊ असो. तो आपल्या मोठ्या बहीण असो किंवा छोटी असो तिला धाक दाखवल्याशिवाय राहत नाही. आपल्याला म्हणजे तेव्हा वाईट वाटतं की तो धाक दाखवतोय पण आपल्याला हे नसतं माहिती की तो पण म्हणजे बाहेर राहत होता त्याला बाहेरचं वातावरण सगळं माहिती असतं, त्यामुळे तो आपल्याला सांगू शकतो की असं बाहेर मग त्याला आपल्याला धाक दाखवणं गरजेचं वाटतं. बरोबर आहे. आपले आई-वडील जे आहेत ते आपल्याला थोडंफार धाक वगैरे दाखवतात, रेस्ट्रीकशन्स लावतात. ते खरोखरच खूप चांगलं आहे माहिती आहे का? ते रेस्ट्रीकशन्स लावणं वगैरे ते खूप चांगलं आहे. आता कासव जर असंल आणि कासवाने जर कासव जर म्हंटलं मला फ्रीडम पाहिजे आहे, त्याने जर त्याच्या डोक्यावरची म्हणजे ते पाठीला जे असतं ना कवच ते जर काढून टाकलं अन ते जर म्हंटले मला फ्रीडम भेटलं हे काय फ्रीडम नाही आहे. आपल्या मुलींचंही तसंच विचार झालेलं आहे, शॉर्ट्स वगैरे घालणं किंवा आणखीन स्लिव्हलेस घालणं यालाच मुली फ्रीडम समजायला जायला लागलेत, खरं विचार करायला गेलं ना तर कासवाने जर त्याच्यावरचं पाठीवरचं

हो, तू देखील बरोबर बोलते की मुलींना फ्रीडम पाहिजे असतं मुली कुठल्याही गोष्टीत फ्रीडम समजतात. कशाला पण फ्रीडम समजाय लागतात. हो आणि फॅमिली इतका मेन म्हणजे आपली फॅमिली इतका विचार आपल्याविषयी चांगलं कुणी करुच शकत नाही. बरोबर आहे माहिती आहे का आपली फॅमिली आपल्यासाठी सगळं काही आहे म्हणजे आपण म्हणजे इंग्लिश मध्ये सांगायचं झालं म्हणजे फॅमिली एजंट अनिम्पॉर्टन्ट थिंग इज एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे फॅमिली फक्त सगळं काही नाहीये फॅमिली म्हणजे एक इम्पॉर्टन्ट वस्तु नाहीये किंवा महत्त्वाची वस्तु आहे.

हो बरोबर बोलती तू.

एक आपलं सपोर्ट करणारा असता, आपल्यापेक्षा मोठा असंल किंवा छोटा आणि फॅमिली जर सोबत असेल तर खूप म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग असते जसं एक एक माणूस अं म्हणजे कुठेतरी कमी पडू शकतो पण सगळे फॅमिली जर सोबत असेल तर ती फॅमिली कुठेच कमी पडू शकत नाही. हा, आपल्याला आयुष्यामध्ये कुठेही बी पुढं जायचं असेल तर आपल्या फॅमिलीचा सपोर्ट हा आपल्याला असावाच लागतो तेव्हाच आपण आयुष्यामध्ये पुढं जातो. हम्म

गेल्या वर्षा अखेरीस प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या घोषणा पासुन प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटा बद्दल प्रचंड उत्सुकता होती या या नव्या चित्रपटात रोहित शेट्टी काय धमाल करतोय हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर होते पण प्रेक्षकांचा मोठा भ्रम निरास झाला हा चित्रपट box office वर सबशेल आपटला प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अपयशी चित्रपट अपयशी ठरला सलग superhit चित्रपट देणाऱ्या रोहित शेट्टीच्या चित्रपटाची हि अवस्था पाहुन bollywood मधले मोठमोठे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना धक्काच बसला

खरंतर चित्रपटाला उत्तम प्रतिसाद न मिळाल्याने तो लवकर OTT वर प्रदर्शित करावं लागतो आहे असं काही तज्ञ मंडळींचं मत आहे. रणबीर सिग चा सर्कस सतरा फेब्रुवारी पासुन netflix या OTT platform वर पाहता येणार आहे या चित्रपटात रणवीर सिंग, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नाडिस, जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव अश्विनी कळसेकर आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत तर दीपिका पादुकोणचीही झलक या चित्रपटात पाहायला मिळते या चित्रपटाची

चित्रपट चांगली कामगिरी करू शकतो असं सर्वांना वाटत होतं मात्र तसं झालं नाही आता ज्या लोकांना हा चित्रपट theater मध्ये पाहायला मिळाला नाही त्यांना हा OTT वर पाहायला मिळणार आहे शिवाय OTT तरी हा चित्रपट चांगली कामगिरी करेल अशी अशा आहे रोहित शेट्टी आता त्याच्या आगामी cop universe च्या सिंघम च्या पुढच्या भागासाठी तयारी करत आहे शिवाय तो विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना घेऊन एक web series हि आपल्यासाठी घेऊन येत आहे फर्जी खोट्या चलनी नोटांच्या बाजारातील कटू सत्य मांडणारी चित्तथरारक series ना बीवी ना बच्चा ना बाप बडा ना भय्या the whole thing is that के सबसे बडा रुपय्या अभिषेक बच्चनच्या ब्लफमास्टर चित्रपटातील हे गाणं आपल्याला एवढं connect का होतं हे prime video वर प्रदर्शित झालेली नवी फर्जी हे web series बघितल्यावर स्पष्ट होतं. अगदी हीच गोष्ट कथानकाच्या केंद्रबिंदूपाशी ठेवून त्याभोवती जे लाजवाब कथानक रचण्यात आलं आहे त्यासाठी या series चे निर्माता राज आणि b k यांचे आभार मानावे तितके कमी आहे d c किंवा marvel सारखं uniwork तयार करायचं असेल तर ते यश राजच्या tiger किंवा पठाण कडुन पठाण कडुनच कडू नव्हे तर या दोन चांगल्या director रांकडून शिकावं counterfeit currency म्हणजे खोट्या चलनातील नोटा हि गोष्ट आजवर आपण बऱ्याच चित्रपटात

चलनी नोटांचे racket त्याचे अर्थव्यवसंस्थेवर होणारे परिणाम यातील distribution network राजकारण आणि सरकारी यंत्रणेचा सहभाग या सगळ्या गोष्टी इतक्या बारकाईने आपल्यापुढे मांडल्या आहेत कि ते पाहताना आपण अक्षरश आवक होतो माझ्या पाहण्यात तरी असं कथानक आजवर आपल्याकडे सादर झालेले नाही गुन्हेगारी विश्वावरील विषयांमध्ये आजवर बरेच प्रयोग झाले आहेत पण counter fit currency सारख्या गंभीर समस्ये समस्ये बद्दल आजवर कधीच आपण एवढं विस्तृत कथानक पाहिलेलं नाही हि कथा आहे सलीम शाहिद कपूर नावाच्या एका कलाकाराची जो एक painter आहे आणि त्याच्या आईच्या वडिलांबरोबर म्हणजे आजोबांच्या घरीच तो लहानाचा मोठा झालेला आहे त्याचा भूतकाळ त्याच्या आईवडिलांनी त्याला वाऱ्यावर सोडलं मग आजोबांनी त्याला लहानाचं मोठं करणं आजोबा एका क्रांती पत्रिका नावाच्या मुख्य मुख्य पत्रिकेचे संपादक असणे कर्जामुळे त्यांच्या printing press वर जप्ती येणं आणि मग यातून बाहेर पाडण्यासाठी सालिमची धडपड या सगळ्या गोष्टी खुप प्रभावशाली यातून मांडल्या आहेत आजोबांचे press वाचवण्यासाठी आणि मध्य मध्यम वर्गीय मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी सलीम त्याच्यातील कलेचा वापर करतो आणि खोट्या नोटा बनवायला सुरवात करतो आणि पुढचा त्याचा प्रवास नेमका कुठे जाऊन थांबतो हे आपल्याला या आठ भागांच्या series मध्ये जमतं समजत सनीच्या कथानकाशी अगदी समांतर michel विजय सेतुपाती आणि मेघा राशी खन्ना या दोघांचं कथानकही तितकंच थरारक आणि गुंतागुंतीचं आहे या दोघांच सरकार द्वारा ताकीद anti counter fit currency department मधलं काम आणि खोट्या चलनी नोटांचं हे racket उध्वस्थ करण्याचा त्यांचा उचललेला विडा यामागे सुद्धा एक उत्तम भुतकाळ यात मांडला आहे खरं बघायला गेलं तर हा चोर पोलिसाचा नेहमीचाच खेळ आहे पण या खेळात

वरवर जरी हे एक crime thriller web series वाटत आली तरी यात मानवी मूल्य, सामाजिक जबाबदारी, आर्थिक विषमता, यंत्रणेचा

यामुळे कदाचित ती series तुम्हाला एक crime thriller म्हणून कित्येक पटीने वेगळा अनुभव देते शिवाय गुन्हेगारी पार्शवभूमी असली तरी या series मध्ये फार कमी शिव्यांच्या वापर केलेला आहे एखाद्य दोन kissing science आहे हे वगळता पूर्णपणे हि web series त्यांच्या कथानकाशी प्रामाणिक राहते आणि कुठेही आपला त्रात सोडत नाही series मध्ये एक